आणि ते अ कमी रेट मध्ये मिळत असतात. त्यामुळे बराचश्या लोकांना पूजेमध्ये किवा आणखी काही अ फंक्शन वगेरे असेल त्यासाठी या फुलांचा उपयोग करतात.

इथे एक वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही लाईटस् असतात त्याचे शॉप आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरायटीझ मिळतात एक स्टॅंडर्ड लेवल जे अ मेंटेन करत असतात.

हे जोतिबाच उ उधा उद्यान आहे हे काडीवाडीमध्ये आहे आणि इथे लोक इथे फिरायला किव्हा एक्झेरसायझ करायला वगेरे येत असतात.

या साठी या इन्स्ट्रुमेंट चा वापर केला जातो.